तिच्या आजू बाजूला झाडे आहेत व पटऱ्या आहेत काही बाकडे बसायला आहेत.

अह थोडी अह डोंगराळ अह डोंगर दिसत आहेत व एक खूप मोठा दगड आहे दोन खूप मोठे दगड आहे एक छोटा दगड आहे व आजुबाजूला हिरव हिरवे आहे आकाश निळे आहे.

हे एक खूप मोठे तलाव आहे तलावाच्या आजूबाजूला मोठे मोठे दगड व छोटी दगड आहेत. एक मोठे झाड आहे खूप मोठ झाड आहे.

ही एक दगडांनी बनलेली एक मोट्टी भिंत आहे भिंतीला हिरवी गवत आहे एक मो-- एक दरवाजा एक दगडाचा दरवाजा आहे व दरवाजा पायर्‍या आहेत.

बाजूला खूप मोठी झाड आहे एक मशीन हिरव्या कलर ची आहे.

एक मोट्ठ समुद्र आहे समुद्रामध्ये एक बोट आहे एक अह दोन अह माणस आहे व थरमा कोल चे दोन बॉक्स आहेत.

अ खाली एक मोठे तळे आहे तळ्यामद्धे खाली पाणी आहे दब-दब्यातूनखाली पाणी येत आहे व पाण्याचा कलर पांढरा आहे दब-दब्यातून येणारे पाणी खूप सुरेख दिसत आहे.